सूशोभित रंगसंगतीने पांढऱ्या रंगाने दिसत आहे.

खाली आणि वर जाणाऱ्या पायऱ्या ही दिसत आहेत शांत प्रिय वातावरण आहे.

लहान छोटी मोठी बदकंन समूह जाणवत आहे पर्यटक तलावाचं सौंदर्य निहाळत आहे.

बारा स्पीकरने शिशोबित असा हा डीजे तयार आहे.

स्वच्छ आणि सुशोभित एक मैदान दिसत आहे.

टेबल खुर्च्या यांची योग्य मांडणी केली आहे.

भरपूर लाइटिंग चा वापर करून सुशोभित असं सायबर कॅफे कॅफे चालू केलं आहे सुंदर आहे.

निळ्या रंगाचा औषधी बॉल व्यायाम करण्यासाठी ठेवला आहे.

घर असून तसेच बाहेर फुलांनी सज्ज अशी फुलदाणी दिसत आहे.

सकाळी घाईची वेळ असल्यामुळे सर्वजण रिक्षा पकडण्याच्या लगबगीत दिसत आहेत.

बाजूला विविध रंगाची झाडी सुशोभी साठी लावलेली दिसत आहेत.

म्हणजेच बार्बर शॉप आहे त्यात समोर आरश्या समोर कंगवा तसेच पाण्याची बॉटल दिसत आहे.

बाजूच्या बोर्ड वरती बँके विषयी संपूर्ण माहिती माहिती फिलिप स्पष्टपणे दिसत आहे.

विविध प्रकारची औषधी वनस्पती यांच्या कोंड्याही सुसज्ज पद्धतीने ठेवलेल्या आहेत रचनात्मक ठेवलेले आहेत .

निळ्या रंगाचे व लाल रंगाचे त्याच्यावरती कलर दिसत आहेत.

एक प्राणी संग्रहालय समोर दिसत आहे सुसज्ज गुफा --

भरपूर सूर्यप्रकाश हवा स्वच्छ परिसर दिसत आहे एक लांडगा निवांतपणे--

भिंतीवर वेगवेगळी नक्षीकाम केलेली डिझाइन्स त्यावर दिसत आहे.

कॉलेजची मुलं आणि मुलांसोबत प्राध्यापक --

फळ्यावर प्राध्यापक विस्तृतपणे संपूर्ण माहिती सांगत आहेत .

समोर मासे मार्केट दिसत आहे माशांची खरेदी विक्री चालू आहे.

आणि बाजूला हौद हौदामध्ये काही छोटे मासे --

हिरव्या रंगाची फळशी असून निळ्या रंगाचं औषधी तिथं ठेवलेला आहे.

अ हारही बनवण्यात येत आहे खरेदीसाठी काही गिऱ्हाईक पुढं येताना दिसत आहेत भरपूर सुद्धा प्रकाश दिसत आहे दिवस आहे .

विविध रंगाची झाडे वेली व पाने तसेच रंगीबेरंगी --

स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा होत आहे व्यासपिठावरती--

क्रिसमस डे साजरा होत आहे .

सर्वांनी क्रिसमस कॅप घातली आहे लाल पांढरी व हिरव्या रंगाचे फुगे दिसत आहे.

लाल पिवळ्या हिरव्या रंगाची वेगवेगळ्या प्रकारची झाडं दिसत आहेत.